ते depend करत college च्या fees वर. तर त्या BCA ची fee आहे म्हणा. तिथे government दिसलं नाही. पण आहे पंच्याहत्तर, साठ साठ पंच्याहत्तर, साठ, एक लाख, दीड लाख तशी आहे fees त्या colleges ची BCA च्या. हां. जर तुम्ही ते direct admission घेत असाल, हां. तुमचा आवाज थोडासा कमी झाला होता.

तुमचा आवाजच break होतोय थोडा. म्हंटलं आता तुम्हाला अह हो येतो आहे. अं म्हंटलं की जर तुम्हाला अह Pharmacy करायची असेल किंवा BCS, तुम्ही direct जर management ने admission घेणार असाल या government list साठी apply च नाही करणार तर मग तुम्हाला त्या college ची full fee भरायला लागते. दीड लाख असेल तर दीड लाख भरायची. पण ते पण कसं असतं जर merit list मधून विद्यार्थ्याने admission cancel केली तर ते seat असं हे राहतं ना open. मग ती लोकं management ची मुलं तिथे भरतात. आधी ते pro priority देतात की,

तर ती पहिली entrance exam clear करावं लागेल. आणि मग तेव्हा तुम्हाला ते admission तुमची confirm होईल की नाही होईल ते merit list वरती decide होईल. त्या exam मधे काय score आला त्याच्यावर तो. हां मग ते कसं ते अशी प्रत्येक college ची जर स्वतःची ते entrance घेत असतील तर ते त्यांची स्वतःची university असते असं पुण्यामधे पण आहे बघा. सिम्बायोसिस झालं किंवा भारती विद्यापीठ झालं. त्यांची स्वतःची private university, मग ते त्यांच्या basis वरती स्वतःची entrance घेऊन ते करतात. मग सिम्बायोसिसला पण pharmacy करू शकतो. पण ते त्यांची ते government मधे मोडत नाही. ते स्वतःची entrance घेतात. त्यातून त्यांची जेवढी fees असेल ते द्यायची आणि admission घेऊ शकतो आपण. अच्छा. मग हे आपण ने अह जी CET जर दिली नाही,

नाही CET ना required च आहे बहुतेक B farm course साठी. CET ची ना NEET ती दिल्याली दिलेली लागते किंवा जेव्हा आपण, की other colleges साठी सुद्धा use म्हणजे apply करू शकतो की private university मधे admission घेण्यासाठी. तेव्हा मग ती scholarship चे form भरण्यासाठी CET चं exam दिलेली required लागते. त्याचा result लागतो I think. असं वाटतंय मला.

ठीक आहे. नाही तिने पण तिच्या काही friends सोबत चर्चा केली होती. आणि मला पण काही सांगितलं होतं की,

की काय कसं काय आहे. आणि म्हणून मी म्हंटलं चला तुम्हाला विचारावं. असं आहे पण सिम्बायोसिसचं college चांगलं आहे का? अह म्हणजे pharmacy साठी? कारण की ते pharmacy आणि बाकीचे पण other courses आहेत म्हणत होते. हां तिथे सगळं medical related आहे आणि अं छान आहे सिम्बायोसिस एक top मधे आहे असं. त्यांचे placement पण आहेत. अच्छा. एवढं की थोडं fee जास्त असतं त्या colleges चा.

बरोबर. ठीक आहे चालेल मी बोलेल तिच्याशी. सांगतो तिला पहिले तर CET साठी अह अभ्यास करायला सांगतो. ते form भरायला सांगतो आणि ते, BCA चे पण कायतरी निघालंय वेगळ्या वेगळ्या colleges चे, त्यांचे म्हणजे form निघालेत कायतरी जूनच्या ending मधे कायतरी exam आहे त्याची पण. तर मग मी तसं,

पण अह hostel सिम्बायोसिसमध्ये hostel पण आहे का त्या college मधे? सिम्बायोसिसच्या? अह होच. कसं असतं आता खूपसारे मुलं बाहेरून येत असतात. दूरच्या गावी असतात ना. म्हणून college ला हे असतं की hostel facility राहायलाच लागते की तिथे जवळ आसपास college च्या तिथे राहू शकतात कारण की नवीन city मधे room शोधणं, roommate शोधणं पण अवघड असतं. so पुण्यामधे तरी actually सगळ्या colleges ना hostel provide आहेत असं मला आहे वाटतं. अच्छा. तरी आपल्या पुण्यामधे किती colleges असतील pharmacy साठी? अंदाजे? अंदाजे तरी पुणे आणि पुण्याच्या जवळचा आसपास area मधे तीस colleges तरी असतील. तीस colleges ना? तीस colleges म्हंटलं तरी आहे म्हणजे ठीक आहे. बघू आता काय करता येईल त्याच्यात. आता ते तिच्यावरच depend आहे. मी तर माझ्या end ने तिला सांगतोय की pharmacy कडे जा पण तिचं काय BCA कडे जायचंय. BCA करायचंय असं चालू आहे. पण आहे तरी ती मला एकदा बोलली की, BCA जर नाही झालं तर मी pharmacy करून घेईन. पण माझ्यासाठी तुम्ही पहिले BCA चं बघा. ठीक आहे आता दोन्ही बघतो मी. आणि इकडचे form भरून ठेवतो. तिकडचेही form भरून ठेवतो. आता या form भरण्या भरण्यातच भरपूर पैसे चाललेत आता. असं पण.

ठीक आहे. चालेल. बरी माहिती दिली तुम्ही मला. मी बोलतो तिच्याशी. आणि मग बघतो काय करता येईल मग पुढे. हां? हो. काही वाटलं तरी phone करा.

हो. हो हो चालेल. अं आज तुझा Result होता ना, लागला का Result

किती मिळाले? खुप कमी मिळालेत अपेक्षेच्या बाहेर किती मिळाले तरी पण? तुला कीती होते? Graduation ला? मला पन्नास टक्के होते, तुला किती मिळाले? हा मग मला जास्त भेटलेत तुझ्यापेक्षा मला साठ टक्के भेटलेत आच्छा मग तुझ्या बाकीच्या मैत्रिणींना किती मिळाले? त्यांना पण आहेत, काहीजणांना सत्तरे काहीजण सत्तरच्या वरतियेत असेय अच्छा मग चांगलेच मिळाले ना तुला पण चांगले मिळाले त्यांना पण चांगले मिळाले, मग आता काय मग? आता काय आता, आता बघायचं आता काय? म्हणजे आता कुठं Admission घेणारे, पुढं Admission घेणारे का Job करणारे का? कसे करणारे? काय करू Job करू का आपलं पुढं शिकु? अं असं काही नाहीये म्हणजे दोन्ही पण करू शकते, शिकता शिकता पण job करू शकतती किंवा मग फ्कत job पण करू शकते किंवा पुढं जाऊन फक्त म्हणजे पुढचं पण शिक्षण तू घेउ शकती, असे काय नाही नाही job करून तर शिक्षण नाही घेणार काही तरी एक होइल एका वेळी, एका वेळी दोन नाही होत मग मी तर म्हणल की तु एम कॉम कर नाही मी MCOM नाही करणार MCOM कस ना खूप आता सामान्य गोष्ट झालेलीये कोणी पण उठून MCOM करतेय, MCOM ला काय एवढं महत्व नाहीये, करायचे तर मग मी MBA करेल.

हो पण तुझ्या मैत्रिणी काय म्हणतायत त्याचं काय ठरतय? marketing वगैरे नाही मग ते शिकता शिकता दा घर दरोरारी पाठवतात, हे product विका ते product त्यांच्या तसा गृहपाठ असतो तसा, ते नाय जमणार आपल्याला बबा नाही नाही तुझ्या मैत्रिणी काय म्हणतायत, ते काय करायचे म्हणताते? ते लोक MBA च करणारे पण MBA मध्ये पण वेगळेवेगळे विषय असतात ना मग काय मग form भरला का त्याचा आज तर Result लागलाय ना

आता entrance exam होइल, entrance exam झाल्यावर मग ठरल admission भेटल किंवा नाही हम्म तरी पण तुम्हाला कुठल्या college मध्ये बघताय तुम्ही आता MBA साठी? त्या लोकांना भेटेल, त्याचं कसाय ते लोक ते राखीव प्रवर्गमध्ये येतात, अनुसूचित जाती जमाती त्या लोकांना काय सत्तर टाक्यांमध्ये FERGUSON वाडिया डी वाय पाटील अकुर्डीच तिकडं भेटू शकत आता फक्त प्रश्न राहिला माझा कारण आपल्याला competition जास्तय ना

ते पैसे भरून जास्त पैसे भरून ये ना तुम्हाला जागा राखून ठेवावी लागती त्याच्यासाठी ते college वाले खूप सारे पैसे मागतात

आता college त्यांची पण अपेक्षा जास्त असतात, एका जागेसाठी फक्त जागा राखून ठेवायला center LIFE SPUMP ला मध्ये पन्नास पन्नास हजार रूपये मागतात. admission ची आणि college च्या FEE व्यातिरिक फक्त seat राखून ठेवायची हम्म ते तर आहेच म्हणा, पण मग बघायाचं कुठतरी मग तु Part time job का नाही बघतये शिकता शिकता छोटा मोठा Job बघितला तर तेवढेच पैसे पण मिळतील ना मग तुला काय तुझं fees पण निघेलं आणि तुला थोडाफार experience पण होईल त्यापद्धतीने बघायचं काहीतरी छोटामोठा Job पण नाही मी education loan साठी अं प्रयत्न करतिये, जर Education loan जर का भेटलं तर माझी पूर्ण degree पूर्ण होवूस्तोवर मला हप्ते नाही भरायचेत पण व्याज भरायचे आणि जेव्हा मग मला चांगल्या ठिकाणी नोकरी लागल तेव्हा मग त्याचे हाप्ते सुरु होणार असं असते ते मग MBA त्यातले मी करू शकते पण आता हे जे जास्तीचे पैसे द्येयचेत जर का मला पुण्यातच हवं जर का मला पुण्याच्या बाहेर भेटलं तर मग खुप त्रास होईल तेवढा वेळ नाही महाल होतील मग पुण्यातच जर का मला पाहिजे तर मला बघायला पाहिजे की कुठल्या college मध्ये किती मागतातेत ते पण बरोबर य मग तु education loan घेणारे तर मग direct मी तर म्हणतो तू बाहेर देशातच का नाही try करत? बाहेर देशात पण चागलं शिक्षण मिळतं MBA च करायचे तर पन्नास टक्के कमीत कमी पन्नास टक्के ला पण बाहेरच्या देश्यामध्ये admission मिळतं तिथं पंचवीस लाख रुपये जर का खर्च आला बाहेरच्या देशात जायला तर दर महिन्याच व्याज च पंचवीस हजार लागणार म्हणजे एवढे पैसे पूर्ण दोन अडीच वर्ष जे पण आपल चालणार तोपर्यंत ते भरत राहायचे त्यासाठी background ला म्हणजे तेवढं मजबूत उत्पन पण पाहिजे ना व्याज भरायला पण तस नाहीये त्याचं कसय की नाय का तुम्हाला अं education loan दिल जातं मग तुमच Education संपल्यानंतर एक वर्षांनंतर म्हणजे जवजवळ दोन वर्ष तुम्हाला काहीही भरायचे नाही आणि

तुला कल्पना madam माहिती ना मला account शिकवायच्या हो त्याचं काय झालं? त्यांची मुलगी आत्ता UK ला लं ठीके ती पण MBA करतीय तिकडे अच्छा, मग ती काय काय म्हणतायत ते त्यांना किती खर्च आला? काय आलं? कसं गेलं? त्या मुली तीला इथून जायलाच म्हणजे दोन लखाच तिकीट आणि तिथं राहणं आणि शिक्षण त्याचा जवळजवळ पंचवीस लाखाचं त्यांनी education loan काढलं

आणि तिथून ते वीस हजार रुपये आणि बाकीचे सर देतात पाच हजार अस मिळून ते व्याज च फेडतायत फक्त नाही पण मी जेवढी माहिती घेतली तर education loan च व्याज लगेच द्यावं व्याज काय काहीच लगेच द्यावे लागत नाही जोपर्यंत तुमच course complete होऊन तुम्हाला job लागत नाही कारण माझ्या मित्रांनी पण education loan घेतल होत ना जेव्हा मी graduation ला होतो तेव्हा इथचं पुण्यामध्ये त्यांनी तसच फेडल एकदा त्यांना job लागला म्हणजे त्यांच course संपल्यानंतर त्यांनी फेडल course चालू असताना नाही केलेल त्यांनी

त्याच्यासाठी मीच आता classes माझे स्वातचे बंद करून मी आता बाहेर classes घेयला चालले पगारावर कारण tuition ला जेव्हा मुल येतात ना तर ते लोक time वावर free देत नाहीत पुढं मागं असतील त्यांच्या भरोश्यावर हप्ते हे नाही व्याज नाही देऊ शकत त्याच्यामुळे त्या स्वतः जातात सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत तिथे शिकवतात त्यांना तिथं वीस हजार पगार भेटतो तिथं पण जाऊन त्या account च शिकवतात मग ते वीस हजार आणि हे पाच हजार अस करून दर महिन्याला पंचवीस हजार फी आहे state bank ला nationalised bank असताना, राष्ट्रीयकृत बँक असताना

किंवा पूर्ण नाही झाल ज्या कामासाठी घेतलेय आणि तुम्ही FEE तर भरली college मध्ये आणि तुम्ही सोडून आलेत तुम्हाला तिथल्या देशातले वातावरण नाही पटले किंवा काही कारण असले तर तुम्ही सोडून आला पण तुम्हाला बँकेला पैसे देणं भाग ये आणि तुम्ही जर का ते देता नाही आलं तर मग जे पण तुमचे साक्षीदार किंवा जे पण जबाबदारी घेतात त्यांना ते फेडण भाग ये

पण माझा मित्र जो बँकेत branch manager आहे, त्याने मला तसे काय सांगितलं नाही तो म्हंटला की नाही फक्त आपल्याला loan घेयचं आणि एक वर्ष तर शिक्षण होताना होईपर्यंत कही भरायचेचं नाही आणि शिक्षण झाल्यानंतर पण तुम्हाला एक वर्षाचा time मिळतो त्यांनतर तुम्हाला पैसे भरायला सुरुवात करायची आणि दहा वर्षाचा ते education loan असतं मग ते त्या घेउन मग त्यापद्धतीने म्हणजे बरेचं लोक जातात आजकाल मलाही माहीत नाही एवढ सगळ अस काय ते बघावं लागेल बघावं लागेल मग? नाही आज सकाळीच माझे Madam शी बोलणं झालं ना Madam म्हटल्या ती गेली तिला एक लाख रुपये TICKET ला खर्च आला आता ती जाऊन एक वर्ष झालंय तर एक वर्षा पासून तिला एकडे यायचं म्हटलं तरी एक लाख रुपये खर्च यायला एक लाख रुपये खर्च जायला म्हणजे दोन लाख रुपये, ते दोन लाख रुपये पण आपण म्हणजे स्वतः आपण तयारी करायची education loan मध्ये येयचं जायचं वगैरे काय नसतं ठीक ये education loan काय देती फक्त तुमच्या शिक्षणाचा अन तिथल्या राहण्या खाण्याचा खर्च पण तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च नसतो म्हणजे तुमचं जे वसतिगृह असेल तिथल्या सोयी सुविधा त्याचे पैसे धरले जातात आणि तुमच्या शिक्षणाचा खर्च धरला जातो पण आता सहा महिने झाले, आठ महीने झाले आणि तुम्हाला परत यायचे आणि परत जायचे ते वेगळे आणि दुसऱ्याच महिन्यात त्यांना व्याज सुरू झालं लगेच दुसऱ्या महिन्यापासून त्यांना पंचवीस लाखाच होत तर पंचवीस लखला पंचवीस हजारच त्यांना व्याज भरतात मी म्हटल madam मुददल लगेच कसं फेडताय म्हणे शिक्षण नाही होणार ते मुददल नसतेय ते व्याज असतेय, दर महिन्याला भरावे लागत, मला तर वाटलं की वर्षाला म्हणतायत वीस हजार, ते म्हटले वर्षाला नाही दर महिन्याला भरावे लागतेय, दर महिन्याला भरायचे मग आता अनुश्रीला अनुश्री तिथेच JOB करणार दोन तीन वर्ष अनुश्री तिथे JOB करणार आणि मग तीन वर्षा मध्ये तिच कर्ज ते फिटल म्हणजे तिथल्या CURRENCY नुसार म्हणजे तिथला जे पन आत्ता असेल त्यानुसार म्हणजे एवढ्या गोष्टी आहेत म्हणजे सोपं नाहीयेत सगळ्या गोष्टी ती काय एमबए करतिये का?

MBA च बघणार आम्ही पण आणि आयर्लंड मध्ये बघणारे आम्ही लोकं आयर्लंड मध्ये जायचं आमचं चालय तर बघू आता कसंय काय त्या पद्धतीने आत apply केलंय त्याचा आता REPLY येईल मग REPLY आल्या नंतर मग त्यांचं जे काय असल त्या पद्धतींनी मग त्याना उत्तर द्यायचं मग आपण आपलं सगळं पैशाचं पण बघायचं आणि त्याच्या नंतर मग आपण जाऊ शकतो म्हणजे इथून जा थेट तिकडं अप्लाय कसं करता येतं? होतं ना आता हे जे फर्ग्युसन रोडला एक हाय ना idp म्हणून ते लोकं सगळं करून देतात APPLICATION करण्या पासून DOCUMENT लावून पाठ्वण्यापर्यंत मग त्याच्या नंतर VISA सगळं करून देतात ते लोकं loan च पण करून देतात बहुतेक मग तुम्ही लोकांनी त्यांच्याकडूनच करताय का म्हणजे जे पण अप्लाय केलंय हो आम्ही त्यांच्या कडूनच करतोय मग त्या लोकांनी किती घेतले? ते free ये ते लोकं एक रुपया पण घेत नाहीत आपण काय मग हे लोकांनी पुढं जाऊन फसवलं म्हणजे कितीत गेलं? कोण फसवणारे? खोटी माहिती दिली काय म्हणजे काय असेल असं काय पण नाय COLLEGE कडून सगळं येत ना COLLEGE कडून आता EMAIL येईल EMAIL मध्ये सगळं असल किती FEE भरायची काय भरायची किती वर्षाचं ये काय ये हा फक्त आपलं काय ये जे bank चं जे आहे ना ते बघावं लागेल जर bank चं कसंय काय कारण bank वाले आधी सुरवातीला

कारण madam चं आता माझ्या समोरचं कार madam नी दाखवलं मला हे बघ एवढे हफ्ते भरलेत आता पर्यंत अन हफ्तेच भरतोय मुद्दल एक रुपया पण नाही फक्त एवढे भहरावेच लागणार आहे. त्याच्यामुळे घरात बसून काय उपयोग नाहीये वीस हजार अंगावर येणार म्हणून अनुश्री पण तिथनं येत नाय की नको बाबा पैसे लागतात दोन लाख रुपय कुठं एवढे खर्च करायचे? म्हणून ती म्हणली की आता MBA पूर्ण झाल्यावरच मी दोन वर्षांनी येणार तोपर्यंत मी काय येणार नाय मग एवढा मोठा खर्च कसा उचलणार सारखा सारखा त्या बोलल्या मला clear मग ती काय तिकडं part time job बीब करतीये का? तिला अं तेवढं मी नाय विचारलं पण अं madam म्हणत होत्या की तिला दोन तीन कंपन्याकडून अं नाय का म्हणजे मित्र मैत्रीणी कोणतरी असतील किंवा काय त्यांच्या कडनं चालाय तिचा प्रयत्न की नाय का करता करता काय करता येईल का? तेवढेच हातभार नाय part time job मिळतो ना तिथं part time job करायचं म्हणलं तर part time job मिळतो मग त्याच्या नी काय होईल तिथला जो खर्च ये तेवढा जरी निघाला तरी पण ते भरपूर होईल ना नाय म्हणलं तर कमीत कमी ती व्याजचं तरी काडू शकती ना कारण तिकडं कसंय तिकडं euro मध्ये मिळतात पैसे जर तुम्हाला समजा अं समजा आता आठशे ते हजार euro जरी मिळाले तरी महिन्याचे नाय म्हणलं तरी ऐन्शी ते नव्वद हजार रुपय होतात

त्या विषयावर बोलणं नाय झालं मी म्हटलं ना madam ला मी विचारत होते की आता RESULT लागलाय तर काय करू? तर त्याच्या वरण विषयाला विषय निघत गेला तर madam म्हंटल्या बाहेर देशातले शिक्षण आपण म्हणतो फायदा आहे पण आपल्याला परवडत असल तरच घायच नाहीतर मग काय खूप त्रास होतो पुढे जाऊन अभ्यासाचं tension पैश्याचं tension सगळं एकत्र येयचं परत ओढा ताण होती सगळ्याच गोष्टी असतात त्याच्या मुळे कुठेही घेतलं तरी पण फक्त तेवढी तयारी असली पाहिजे पैश्या पाण्याची कारण खर्चीक ये शिक्षण

पंचवीस हजाराने दहा हफ्ते किती झाले? दोन लाख पन्नास हजार हम्म अडीच हजार अडीच लाख रुपय अडीच लाख रुपय त्यांनी फक्त व्याजाची रक्कम भरलीये फक्त व्याजाची रक्कम ती पण अजून त्यांना अजून किती तेरा हफ्ते तेरा म्हणजे महिने भरल्या नंतर मग मुद्दल PLUS व्याज असं सुरु होणार त्यांना हे मग ते कमी कमी होत जाणार जशी amount कमी होणार तशी तशी मग ते थोडं थोडं थोडं व्याज कमी कमी होत जाणार पण ते पण तिला job लागणार त्या नंतरच्या गोष्टीत तिथं शिक्षण पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला कुठलाही job घेणं मग तेव्हा गरजेचय मग तेव्हा तुम्ही निवडून निवडून नाय घेऊ शकत की हा हे नाय आपल्याला सुट होत ते time किंवा काय असं नाहीये एक ठरावीक time पर्यंत ठरावीक वेळ ते लोकं देतात रीजल्ट लागल्या नंतर त्या time मध्ये पण तुम्ही जर का ठर तिथून हाफ्ते तर चालूच होतात मग तुम्ही job करा नाहीतर नका करू हम्म ते पण हाय बघायला पाहिजे मग काय काय नाय कारण माझा मित्र तर मला क्लिअरली बोला बाबा की असं काय नाहीये दोन वर्षानंतर तुझं चालू होईल म्हणजे total तुला दहा वर्षाचं मिळेल तर आठ वर्ष तुला फेडायचेत दोन वर्षांमध्ये काही नाही तर आता बघू कसं होतंय मग तू आता काय करायचं ठरवलंय मग? तू कुठं करणारे? काय करणारे? मग MBA चं करायचंय का MCOM किंवा CA चा असं काहीतरी बघायचं ना नाहीतर मग CA करायचं तर CA चं कसं असतं CA ला तुम्ही अकरावी बारावीला असाल ना तेव्हापासूनच त्याचं नाय का एक Exam असत आता त्या exam चं नाव पण मला आठवणा तर ती परीक्षा द्यावी लागती ती परीक्षा दिल्या नंतर त्याच्या नंतर अजून दोन परीक्षा द्याव्या लागतात मग तुम्हाला CA च्या हाताखाली काम करावं लागतं ते दाखवावं लागतं ते पण तुमच्या शिक्षणाचाच भाग धरला जातो

आता केलं तर एकतर अं अह MBA चं करणार मी पण बाहेरच्या देशात जाऊन करायचं मला तेवढ खर्चीक ये तेवढं काय मला परवडणार नाय हा पण इथलं इथं पुण्यामध्ये पण एक पन्नास एक हजाराचं जास्त पैशे देऊन एखादं अं जागा राखून ठेवायची अन बघायचं पन्नास एक हजार ठीक ये परवडू शकतं बाहेर जाऊन हाल करून घेऊन तिथे खाण्या पिण्या मागे पैसे घालवण्या पेक्षा आपल्याच घराच्या जवळ इथं पन्नास एक हजार जास्त गेलेले कधीपण चांगलं

LOW ला LOW चं CET चं FROM भरायला पाहिजे होता पण ते मी भरला नाही त्याची वेळ निघून गेली आता LOW च्या CET च्या जर का FROM चं वाट बघत बसली तर अजून एक वर्ष वाया जाईल

त्यामुळे काय ये ते तुला फायद्याचचं राहील काही न काहीतरी शिकत राहिलाच पाहिजे कधी न कधी ते कामाला येतच त्यामुळे मी तर म्हणल तू शिक आता काय नोकरी वगैरे करायचं काय भानगडीत पडू नको

ठीक ये चालतंय मग मी करतो तुला परत थोड्या उशिराने phone मला एक काम ये त्यानंतर बोलतो मी तुझ्याशी हा चालेल ठीक ये बाय दोस्तांनो, मी अरुनिमा सिन्हा. जन्मताच अपंग वगैरे नाही किंवा नव्हते. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. okay तर कि माझे झाले

काय कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा खूप प्रयत्न केला. जेवढी माझ्याकडे ताकत होती ना. तेवढी ताकत एकवटून मी माझ्या जवळ येणाऱ्या लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे काय होत माहितीय? अन्याया विरुद्ध लढण हे जणू पापच आहे. अस त्यांच्या चेहऱ्यावर मख्खपणे जागेवरच बसून राहिले. चेहऱ्यावर लिहिलेलं होत आणि जागेवर ते बसूनच राहिले. कोणीच मदतीसाठी आलेला नाही. अखेर सह्ण्याचा सहनशक्तीचा अंत झाला. आणि ते काय केले, रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन हात पाय धरून त्या नराधमांनी चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. तर खेळांवर आतोनात प्रेम करण्याऱ्या कुटुंबात मी माझं जन्मले माझा जन्म झाले. हेच माझे आहोभाग्य, पण football आणि volleyball ची national championship मिळाल्यावर आता ती ची नौकरी मिळतेय का बघ? असे म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील. असे भाईसर भाई साहेबांनी दिलेला सल्ला होता. आणि हा सल्ला मी शिरोधार्य मानला. ते बोलले, असे मी त्यानुसार नौकरीसाठी अर्ज केला. तिथून call आणि letter हि आला. पण form मध्ये नेमकी काय झाल म्हणजे? form नेमकी जन्म तारीखच चुकवलेली होती. लखनऊ पासून दोनशे किलोमीटर अंतरावर असणार, आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी आई

त्यात तुम्ही गुगलवर शोधले. तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय. चा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखीन जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुनिमा अरुनिमा रेल्वे येतोय. तुझे पाय track वरून बाजूला घे. हा अंर्तमनातला संदेश पोचतोवर खूप उशीर झाला होता. त्या आधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत

त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. त्या पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झाला.